बरोबर तर या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या news आहेत जस IT बद्दल काही news आहेत त्याच्यामधला एक मी उतारा तुम्हाला सांगितला आणि दुसरा जर उतारा आहे ITindustry मध्ये news बद्दल तो असा आहे कि आजच्या काळामध्ये जे AI साठी जे खूप मोठ्या प्रमाणात work सुरु आहे artificial intelligence साठी काही वर्षांमध्ये इतका मोठा boom येईल कि प्रत्येक गोष्टीमध्ये even तुमच्या door management पासून तुमची company ची production line आहे एखादी

आणि machines आणि technology या गोष्टीचा वापर फार मोठ्या प्रमाणात होईल

तर या सर्व गोष्टींमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं एक boom generate होऊ शकतो भविष्यात तर काही news agencies आणि magazines यांचा हा एक overview आहे. यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यांनी सांगितलं आहे आणि समजवलेलं आहे तर या या जे सर्व news आहेत तर या news मध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक आहे आपल्या society ला awareness करण एखाद्या गोष्टीबद्दल ITindustry बद्दल aware करण machine learning बद्दल खूप साऱ्या students मध्ये काही doubts असतात त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहचत असतात नवीन magazines असतात अह किंवा blutooth through काही गोष्टी जात असतात त्याच्यामुळं general knowledge वाढत असतं कि actual मध्ये याचा use कुठे होतो जर तुम्ही It चे student आहे तर actual मध्ये सध्या scope काय आहे scope मधून जागतिक स्तिती काय आहे या सगळ्या गोष्टी news channel throughnews through आपल्याला माहित पडत असतात.

social media आहे social media च माहित होऊ शकत घरी या सर्व गोष्टी समाजाला फार संभाळून येथील आणि याच गोष्टीचा फार मोठा फायदा आपल्याला होईल

तर ठीक आहे thank you माझ्यासोबत call वर जुळल्याबद्दल

ठीक आहे thank you जाऊन आले पण लक्षात राहील की चौथीची सहल चौथीत आम्ही सगळेच अज्ञान होतो आई बाबांपासून जास्त वेळ दूर राहायची सवय नव्हती त्या सहलीला जाण्याच्या आनंदात काही एवढे बेत केले होते आम्ही सर्व मित्रांनी एकदाचा सहलीचा दिवस उजाडला भल्या पहाटे शिरा पुरी बटाट्याची भाजी पाण्याची बाटली बिस्कीटे गोळ्या खेळायला पत्ते पत्ते आणि इतर काही खेळांची साधने अशा सर्व सामग्रीनेशी शाळेच्या आवारात जमलो सर्वांचे पालक हजर होते त्यामुळे खूप गर्दी झली होती

आई बाबांशी निरोप घेता घेता बस केव्हा सुटली हे कळले

गाडीत बाईंनी एवढा खाऊ दिला की आम्ही आणलेला खाऊ खाण्याची वेळच आली नाही आम्ही समुद्रकिनाऱ्यावर उतरलो वाळूतून धावताना मज्जा वाटत होती

परंतु किल्ल्याचे बघणं खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डब्बे उघडले सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती एका देवळात आम्ही उतरलो आणि मंदिरापुढे मोठे अंगण होते लपाछपीचा डाव रंगात आलेला असताना बसच engine असं काही तरी बिघाड झाल्याची बातमी आली सर्वांचे चेहरे उतरले आई काळजी करेल या विचाराने मी ही घाबरून गेलो काळोख पडला आणि सगळेजण देवळात बसले होते बसची दुरुस्थी चालू होती दुसऱ्या दिवशी सकाळचं परत जायचे असे ठरले पोटात कावळे ओरडू लागले तेवढ्यात बरेचसे गावकरी देवळात आले त्यानी भरपूर भात व गरम पिठले आणले होते. पत्रावळी वर आम्ही ते गरम गरम भात व पिठले खाल्ले गावातील एका व्यापाऱ्याने सतरंजा चादरी पाठवल्या गावातील मुलांशी गप्पा मारत मारत आम्हाला केव्हा झोप लागली हे कळलेच नाही. तर सकाळी बाईंनी हाका मारल्यावर जाग आली. गावकर्यांनी दिलेला चहा बटर घेऊन बसमध्ये बसले. गावकऱ्यांच्या

माझा आवडता महिना श्रावण. चैत्रापासून सुरु होणाऱ्या मराठी महिन्याचे रंग आगळे वेगळे असते. कोणाला चैत्राच्या पालवीची म्ह्णून पडते तर कोणाला वैशाख आवडतो कोणाला मेघ श्याम आषाढ हवाहवा हवाहवासा वाटतो. तर कोणी सोनेरी आश्वीनासाठी मला स्वतःला मात्र हवाहवासा वाटतो तो हिरवा श्रावण श्रावणात दृष्टीस सर्वत्र हिरव्या रंगाचे उधळण झालेले आढळते. हिरव्या रंगात किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा तर कुठे प्रसन्न हिरवा तर कुठे पोपटी या सर्व रंग छटातून चैतान्याचा सज्जनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो श्रावण पाचवा महिना उकाड्याचे हैराण करणारे चैत्र वैशाख गेल्यावर जेष्ठ आषाढात पावसाचं धुवाधार वर्षाव सुरु होतो. वातावरणात आणि पडणे देखील पुष्कळदा अवघड होते. अश्या वेळी माणसाला दिलासा लागतो. तो श्रावणात श्रावणातील पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानती. हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात फिरुनी ऊन पडे श्रावणातील ऊन पावसाच्या पाठी खेळ पाहून मन हरपून जाते. कवितेने सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण

सुंदर साजरा श्रावण आला श्रावणाचे नवे चैतन्य मुलानं मानसांन पशु पक्षांना पाना फुलांत सर्वत्र आढळते श्रावणात खेळणाऱ्या रंगेबिरंगी गुच्छांचा नजराणा घेऊन आलेला असतो हे काय डौलणाऱ्या तुऱ्यांवर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्यांच्या नव्या अशा पालवी लागतात दरम्यान शिवाऱ्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जरासा विसावा मिळतो. अश्या या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र उत्साह ओसंडत असतो. श्रावणमास म्हणजे पुरत वैकल्यांचा सणावारांचा काळ श्रावणातील सोमवार याचे केवढे माहात्म्य मंगळवारी मंगळागौरीची पूजा शुक्रवारी मातेची पूजा तर शनिवारी मारुतीची आराधना या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्ग बांधवांना ही विसरत नाही म्हणून तर पिकांचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते तर नारळी पौर्णिमेला सागरात भक्तिभावाने नारळ अर्पण केलं जात असा हा श्रावणमास सर्वाधिक सर्वांच्या मनात अगदी आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाची दर्शन घडवणारा मला वाटले माझ्याप्रमाणे आपना सर्वांनाही तो आवडत आवडत असावा. मी अनुभवलेला पाऊस पाऊस किती लहरी जुन ची सात तारीख असली तरी पावसाचा पत्ता नसतो एवढच काय पावसाची दूरवरची पावसाची नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते कोण जाणे जमिनीला भेगा पडल्या होत्या उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व देत होते उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जस जसे लांबच होते तसतसे लोकांचे तोंडचे पाणी पळत होते. नानविविध प्रकारे लोक वरून राज्याची आराधना करत होते जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता एके दिवशी अचानक सगळं अंधाळून आलं. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरली. आला आला पाऊस आला असं म्हणत ते पावसाच्या स्वागतास सज्ज होते आणि खर खरं पाऊस कोसळू लागला टपोरे थेंब बरसू लागले खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती हा काळ्या ढगांचा मेघ मंदिराच्या असावा आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे म्हणून सतत झुंजपणे कोसळत होता तीन तासानंतर ओसळला अचानक आला तर अचानक थांबला हा पहिला पाऊस भोवतालच्या वातावरणातील किती तरी कायापालट झाल्या होत्या आकाशातील काळे धरती टवटवीत दिसत होती पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली पावसाची भिजलेली आणि पंख फडफडून जणू वर्षाराणीचे आभार मानत होते. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेले

सुद्धा ही कल्पना उचलून धरल्यामुळे मी ताई मी ताई बाबा व आई मिळून वेरूळची लेणी पाहायला जाण्याचा बेत आखला आणि खाजगी गाडीतून वेरूळला

hi कशी आहेस? मी मस्त. तु कशी आहे?

काय नाय होती थोड बसलेली असच आपल्या लहान पणीचा album बघत होती.

अच्छा मग काय वाटल? काय आठवणी?

खरं आहे अग अस वाटत पण जे बालपणीचे दिवस असतात ते खूप वेगळे असतात हाय न?

ते तर आहेच. अह अजू एखादी कुठली आठवण. तुला जर आपल्या photo कडे बघून काय आठवलं , हो, आपण एकदा गेलेलो नाही का? picnic ला गेलेलो

हा, म्हणजे आपण अह प्राणी संग्रहालय एकदा भेट दिली होती. त तो एक अविश्वसनीय दिवस होता. म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे पाणी अह प्राणी पहिले होते. तिकडे खूप मजा केली होती. खरं आहे ग खर. मग आपण काय काय तिकडे आपल्या आईने आपल्याला काय काय दिलेल ते आपण खाल्लेल ते आठवत मस्ती केलेली ते ह? आपली पहिली trip होती ती शाळेत हो, ती पहिली trip होती त खूप मस्त मजा केलेली काय पहिल्या ज्या गोष्टी घडते लहानपनामधे ती विसरू शकत नाही आपण केव्हाच. नाय विसरू शकत आणि बालपण म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा काळ असतो सगळ्यात महत्वाचा अह important period असतो.

म्हणजे आण आणि अस वाटत न ग कि ते दिवस परत यायला हवे. हो तेच मला तेच वाटत होत हो त्या पूर्वीही मला तेच वाटल कि हे दिवस परत आले तर काय परत तीच मजा येईल हे आता अस कस धावपळीच जीवन झाला आहे. तेव्हा कस काय होत जवाबदारी नव्हती tension

दिलखुलास पणे खेळायचं बागडायचं इकडे तिकडे. कसही खा कसही उठा कोणी बोलणार नाही रागवणार नाही.

फक्त तेवढ्यायाच्यात राहायचं खायचं प्यायचं खेळायचं. हो तेच होत आणि काय आत्ता हि लाड होतात अस नाही पण काही काही वेळेला कस जरा जास्तच हे व्हायचं न म्हणजे लहान आहे बाबा असुदे अस अस चालायचं. तेच न तेव्हाची मजा वेगळीच असायची न.

आणि अं म्हणजे अह आपण कुठेही बाहेर अह घरच्यांसोबत जायला वगरे कुठही मिळायचं प्रत्येक गोष्ट तुला आठवत का आपण तुमच्य अह शेतात मध्ये ते तुमच्या कडे शेती होती तेव्हा लहानपणी आपण दोघीजणी त्या शेतात खूप माती खेळायचो. हो मजा यायची एक एक डोंगर अस छोट छोट मातीचे डोंगर बनवायचे असच चालायचा.

ते त एक का बोलतात मुलींचा एक आवडता भातुकलीचा प्रकार आहे.

हो ते photos बघितले कि परत त्या आठवणी तर जाग्या होणार

परत खेळाव ते. आणि main म्हणजे बघ न तेव्हा जर कोणी रागावल ना पटकन आईकडे आईच्या कुशीत जाऊनलपण वगरे तस आता नाही अस आता नाही करू शकत हो शांत मनातच ठेवावा लागत म्हणजे एक जबाबदारी खूप आली आहे आत्ता

ह आई वडलांच्या कुशीत तेव्हा शांत झोप लागायची आता काही नाही तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस खूप फरक आहे

खरच पण एक मजाच वेगळी होती नाही तेव्हाची

म्हणजे आणि आपण फळ, फुल तुमच्या मळामध्ये बघ आपण जायचो तेव्हा इकडे तिकडे दुसऱ्यांच्या अं बागेत जाऊन त्याचं फळ तोडायचं वगरे

त्या वरण किती बोलणे खाल्ले हो खूपच म्हणजे ह्यांची त्यांची पण ती मजा वेगळी होती ह खरच म्हणजे झाड होत कैरीच वैगरे त कैऱ्या तोडायच्या दगड मारून वैगरे ते एक वेगळी मजा होती आता आठवण येते तरी हसायला येत खरच आणि आपण अह जे माझ्या तुमच्या अह तुझे आज्जी आजोबा माझे आजोबा आपल्याला तेव्हा गोष्ट सांगायचे आपल्याला किती कौतुक वाटायचं तेव्हा म्हणजे त्या सगळ्या गोष्टींच म्हणजे रात्रीच कस गोष्टी ऐकायच्या अंगाई गायची ते खूप मस्त वाटायचं ह आणि आता या सगळ्या गोष्टी mobile मध्ये available असतात पण तास काही वाटत नाही पण ती मजा येत नाही तस feel होत नाही कि जेव्हा ते आपल्याला ऐकवायचे किव्वा सांगायचे ते आता mobile मध्ये ऐकून ती मजा येत नाही तेच न आणि त्या गोष्टीन मध्ये त्याचं अस प्रेम होत आपुलकी होती ते सगड आता तर इतका काही राहिलच नाही काहीच नाही हो तेच हो म्हणजे आणि आताच पण आता बालपण एकदम digital झालेल आहे mobile वर झालेल आहे

आपल्या वेळी तस नव्हत म्हणजे mobile नव्हते अस कस माणसांमध्ये रमण हे होत सगळ तेच न आणि अह श्रावण बघ न आपण श्रावणा वगरे ते श्रावणामध्ये नागपंचमी वगरे या गोष्टी येतात तेव्हा आपण झोके बांधायचो आपल्या गावाकडे झोके खेळाय हो झोके हो ते किती मजा यायचे आता ते garden मधल्या झोक्यांमध्ये ती मजा नाहीच आहे garden मधेही आहेत पण माग आता

त्या फुल झाडामध्ये फुल झाड पण थोडे घ्यायचो मस्त मस्त असायचे तेच न म्हणजे कसल tension नाही न कोणाची काळजी मस्त बिंदास खेळायचं बिंदास राहायचं

मस्त दिवस होते पण ते हो ते आता परत दिवस आले तर काय मजा येईल पण ते आता काही अस होऊ शकणार नाही हि एक गोष्ट आहे खरच picture मध्ये दाखवत नाही का अह पाठी मागे पूर्ण अस एक time कधी कधी मागे जातो पुढे जातो भविष्यात अस real life मध्ये नाही होत का?

अस जर झाला असत त एक खूप मजा आली असती हो

आपण आणि कोणाचही गावाकडे लग्न असल तर आपण मस्त आपल्याला खूप आनंद व्हायचा लग्नात नवीन नवीन कपडे घालायला ह तो एक आनंद होता हो आणि हे पण होत शाळेमध्ये सुद्धा काहीही एक सण असेल तर नवीन कपडे घालून बोलवायचे तो एक आनंद वेगळा होता खरच आता नाही राहिल ग तस काही हो आता पहिले आपल्या शाळेत कस gathering वगरे सुद्धा असायचं तेव्हा पण छान छान dance वगरे म्हणजे रंगे बेरंगी सगळ परत तेव्हा कस पूर्वी जास्त makeup वगरे

केवढी ह केवढा आनंद व्हायचा आपल्याला makeup करायचा वगरे म्हंटल तर

आणि makeup करून वैगरे जायचं आणि शाळेत केवढा गोंधळ घालायचो आपण प्रत्येक म्हणजे खेळायला कबड्डी असो किव्वा खो खो तुला आठवत का गिल्ली दांडा वगरे ते केवढा लपाछपी किती मस्ती करायचो आपण आण प्रत्येक वेळ कोणाला न कोणाला तरी उचलायचो आपला group तर सगळ्यात खतरनाक group होता आणि मधल्या सुट्टीत आठवत का आपण दोघी किती वेळा पळून यायचो घरी हो तुझे mummy, papa माझे mummy, papa किती रागवायचे तरी आपण ऐकायचो नाही

आता अस वाटत कि नाही म्हणजे तेव्हा आपण शाळेपासून जायचं लांब जायचा प्रयत्न करायचो अस वाटायचं आपण काय हे शाळेत रोज रोज पाठवतात घरातले किती bore होत तेव्हा कंटाळा यायचा खर तर पण आता ते अस होत कि यार आता जाव का परत ते दिवस आता येतील का परत अस होत तेच न म्हणजे मला आपल अस मी जर गाव कडे गेली न तर ते शाळेच्या तिथून जरी गेली तरी अस वाटत कि तिथे थांबव आतमध्ये जाव अग एकदा काय झालय ह तुला मी सांगितलच नाही अग अग आता चार पाच दिवसा पहिले मी गाव कडे गेली होती तर अह तेव्हा मग असच रात्रीच आम्ही जेवण वगरे केल मग चक्कर मारायला गेलो. मग अह आपली शाळा तिथे घराच्या जवळच होती न

तर मग तिथे शाळेच्या तिथनं जात होतो आम्ही तर मला अचानक ते दिवस आठवले आपले म्हणजे एवढ्या वर्षांनी मी शाळेला बघितलतर ते मला सगळ्या flashback सारख्या त्या सगळ्या गोष्टी एक एक करून

कि हो ते सगळ माझ्या कानात त्या गोष्टी आवाज यायचा ते आपल हसण, खेळण बागडण काही शिकवतांना वगरे आपल ओरडायच हे पण आठवत ह आणि आपल्याला जोर जोरात आवाज एकमेकांना आवाज देण एकमेकांच्या नावानी मस्ती करण एकमेकांचे डब्बे खाण ते शाळेतला तो खिचडी केवढ ते सगळ सगळ आठव आठवलं हो आपला एक गटच होता पूर्ण तेव्हा हो आणि चटकन डोळ्यात पाणी आल माहिती आहे माझ्या

आणि तो शाळेला असा स्पर्श केला अस नाही सांगतांना अक्षरशा अंगावर काटा येतो आहे पूर्ण खुप emotional झाली होती मी हो ते एकदम emotional काय आपल्या शाळेचे दिवस आठवले कि ते तसच होत शाळेचेच दिवस काय पूर्ण लहानपण आठवलं कि ते तसाच होत तेच न लहानपणातल्या प्रत्येक अन प्रत्येक गोष्टी लक्षात आहे ग अस वाटत कि आता खरच ते दिवस परत यायला पाहिजे

म्हणजे आपल्यासाठी तो प्रत्येक दिवस उत्सव सन उत्सव सारखा राहायचा लहानपणीचा हो काय असल कि एकत्र जायचो एकत्र मिसळायचो किव्वा आपल्या शाळेत खेळायचे दिवस वगरे असले कि प्रत्येक स्पर्धे मध्ये भाग वगरे घ्यायचो तिथे बक्षीस मिळवायचो हे खूप छान होत

म्हणजे मोठे मोठे बाहेरचे शिक्षक येऊन आपल्याला बक्षीस द्यायचे हे एक चांगली त्यातली गोड आठवण आहे सगळ्याच आठवणी गोड आहे तिथल्या काय सांगणार काय काय बोलणार, बोलणार जितका बोलणार ते वेगवेगळे खेळ असायचे ते आत्ता पण आठवते ते चमचागोटी वैगरे पण असायचे एकदम मस्त होते ते दिवस आणि आपण पाणी पण खेळायला जायचो नदीच्या तिथे आणि आता पोहायला वगरे मजा करायला

किती छान होत आता कोणी नाही करत ग आता हे अस मुलांवर खूप बंधन आणली आता मूल घरातली घरात खेळतात हो आता काही नाही आहे हो घर मध्ये mobile खेळतात आपण ती मजा आता त्यांना काही अनुभवायला नाही मिळणार जे आपण तेव्हा अनुभवलेली

म्हणजे तेव्हाचे दिवसच काही सोन्याचे दिवसच बोलतात त्याला स्वर्गापेक्षापन होते ते खरच

म्हणजे कस होत कि आपल शाळेचा पहिला दिवस होता मग आपण बोलताहेत मग तो शाळेचा गणवेश मग त्या वेळी थोडी वाटलेली शाळेत जायच्या पूर्वीची भीती